स्त्रिया आणि पुरुष पण दिसत आहेत.

एक गौतम बुद्धांचे मंदिर दिसत आहे.

त्या ऑफिस मध्ये काचेची भिंत दिसत आहे.

त्या व्यक्तीच्या पाठीमागे बोर्ड दिसत आहे दरवाजा दिसत आहे.

त्या ब्यागेवरती ब्याडमिंटन ठेवलेले दिसत आहे त्या ब्याड मिंटनचा रंग निळा पिवळा आणि लाल दिसत आहे.

हा एक हॉल दिसत आहे त्यामध्ये दोन व्यक्ती दिसत आहेत तसेच काळ्या कलरची जाळी दिसत आहे.

हे एक हॉटेल दिसत आहे हॉटेलच्या वरती हॉटेलच नाव दिसत आहे तसेच हॉटेलच्या पाठीमागे हिरवे गार झाडे दिसत आहे.

तसेच दार आणि खिडक्या दिसत आहे त्या घराचा कलर हिरवा दिसत आहे तसेच घराच्या समोर झाडे दिसत आहेत.

त्या व्यक्तीत त्या कॅफेच्या समोर--

ही झाडे कमळाची फुले दिसत आहेत.

तसेच मूर्तीचा कडेला खांब दिसत आहेत.